या ठिकाणी आपल्याला तलाव दिसतोय तलावाच्या बाजूला झाड येत आणि खूप मोठा हा तलाव आहे संध्याकाळची वेळ एक येसमोर मोठे मोठे डोंगर येत.

भाजी मार्केट दिसून राहील इथं खूप सारे फळं येत--

अ येका मुलाने हे सेल्फी काडलेलीये अ एक गेट ये तिथंच मंदिराचा गेट ए वाटतं तो कारण की मध्ये एक घंटा पण ए आणि त्या गेट ला कुलूप लावलेले ये त्यांनी अस दिसून येतंय.

इथं आपल्याला एक समोर ए.टी.एम. दिसतय अ एस.बी.आय. बँक च आहे वाटत खूप गर्दी ये तिथं मधी देखील काही माणसं गेलेली येत बाहेर पण येत काही माणसं अ समोर एक अ म्हणजे वयस्कर महिला पण ये एस.बी.आय. आय इन --

आणि तिथ म्हणजे अस आजूबाजूला खूप सार पाणी ये बोटिंग करता येतंय अस दिसतंय.

या ठिकाणी आपल्याला लहान मुल डांस करताना दिसून येत आहे व त्यांनी एक हात वर केलेला आहे या फोटो मधी आणि ते डांस करताना आपल्याला दिसून येत आहे सगळ्यांनी निळ्या कलर चा शर्ट घातलेला आहे.

या ठिकाणी आपल्याला एक शेत दिसतंय अ तिथ समोरच एक अ डी.पी. पण आहे आणि त्या तारा दिसतंय आणि बाजूला डोंगर दिसतंय अ खूप सारं ते गवत ये काहीतरी आहे त्या शेतात कपाशी लावलेली वाटतंय त्या शेतात.